छोटस कपाट दिसत आहे लाइट दिसत आहेत खांब दिसत आहे.

लाइटस दिसत आहेत पडदे दिसत आहेत कारपेट दिसत आहे.

अ झाडे दिसत आहेत खांब दिसत आहे आभाळ दिसत आहेत पत्रा दिसत आहे.

चंद्र दिसत आहे लाइट दिसत आहे डस्टबिन चा कलर ग्रीन आहे.

समोर पाण्याच्या बॉटल दिसत आहेत स्प्राइट दिसत आहे थम्स अप दिसत आहे.

समोर धबधब्या टाइप दिसत आहे दगडी दिसत आहेत झाडे दिसत आहेत पाणी खूप दिसत आहे.

चेअर्स पण खूप साऱ्या आहेत.

अ मूर्ती दिसत आहेत झेंडे दिसत आहेत खांब दिसत आहे.

हम गाड्या पार्क केलेल्या दिसत आहेत झाडे दिसत आहेत आभाळ दिसत--